बरोबर दोघपण चांगलं खेळतात मला देवदत्त पड्डीकलची batting खूप आवडायची युवराज सिंगची copy वाटतो.

त्यांना actually घेऊ शकतो आपण मला वाटतंय ह्याच्यात अं नाही पण जागा कुठे आहे. बऱ्यापैकी सगळे batsman set आहेत सध्या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 तुमचा आवाज मध्ये मध्ये अं break होतोय.

कदाचित असं असू शकतं. आता पुढे काय New Zealand सोबत match आहे ना?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 New Zealand ची team पण त्यातला जो Conway माहिती आहे ना?

हो तो पण खूपच चांगली फलंदाजी करतो.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

खरं आहे त्याच्यानंतर ते त्यांचा फखर जमनपण कधी कधी खेळतो इमाम उल हक असे.

आणि त्यांच्याकडे मला वाटतंय अं जे backup साठी जी ही team असते ना म्हणजे जे लोकं असतात ते एवढं आपल्या भारतसारखं तर नक्कीच नाही आहेत. नाही तसे नाही आहेत आणि backup मध्ये ते जास्त करून hard hitter च ठेवतात म्हणजे अं जे की एकदम आले की अं hard hitting च करतील म्हणजे त्यांच्याकडे technical batsman

बऱ्यापैकी आहेत batsman पण त्यांना ते तितकसं अं chance देत नाहीत आणि एक match खेळतात एक match नाही खेळत असं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 माझी life होऊन जाईल म्हणून ते थोडंस मला वाटतंय ना त्याच्याकडेच लक्ष देतात ते की हां बाबा hard hitting batsman व्हायचं आहे आपल्याला म्हणून हो कदाचित तसंच असेल आणि जास्त करून आता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

हां जास्तीजास्त पैसे मिळावेत यामुळे ते खेळाकडे जास्त लक्ष केंद्रित करत नाहीत.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 हो जो तो पैशासाठीच करतो पण अं free मध्ये तर कोण खेळणार नाही कारण अं पैसा असेल तर ती पण एक नोकरीच आहे त्यांची थोडक्यात म्हंटल तर आणि खूप मेहनतपण लागते actually खूप मेहनत लागते. सोपं नाही एक cricketer बनणं.

हार्दिक पांड्याची story माहिती आहे ना?

story म्हणजे असंच की Maggi खाऊन दिवस काढायचे दोघे भाऊ भाऊ आज किती successful आहेत. मेहनतीला फळ असतंच.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 खरं आहे. अच्छा ते सूर्यकुमार यादवला कसोटीमध्ये घेतलं होतं ना आता? हो आता पुढच्या series साठी select केलंय. आता एक chance देऊन तर बघतील त्याला असं मला तर वाटतंय कारण त्याला दिले पाहिजे chance आता तो सध्या form आहे त्याचा तर form चा वापर करून घेतला पाहिजे. काय वाटतं चालेल तो याच्या कसोटीमध्ये? हो चालेल तो कारण त्याचा जो खेळण्याची शैली आहे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 बिचाऱ्यानं किती तीनशे एकोणऐंशी काहीतरी रना मारल्या होत्या त्यादिवशी तीनशे एकोनव्वद मला वाटतंय. तीनशे एकोनव्वदच्या आसपास त्यानं run मारल्या. hello हां hello ऐकतोय ऐकतोय.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 हो त्याला एकदा chance देऊन बघितलं पाहिजे तो पण चांगला खेळाडू आहे.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 test मध्ये opening मध्ये चालेल तो T t wenty साठी खूपच चांगला बल्लेबाज आहे तो पण आता सध्या T twenty मध्ये तर competition इतकं आहे की अं सध्या कोणाला खेळवायचं आणि कोणाला नाही हाच प्रश्न आहे. bowling थोडीशी weak वाटते पण मला

आणि जसं बुमराह परत येईल संघात तर तो आल्यानंतर मग उमरान मलिक, उमरान मलिक कसं आहे अं runs जास्त देतोय पण wicket घेतोय अजून त्याला अजून त्याला खूप हे करावं लागेल

हां हां अनुभव घ्यावा लागेल पण सिराज आणि बुमराह बरोबर जर त्या दीपक चहार किंवा शार्दूल ठाकूर यांना खेळवलं तर मग आपली अं गोलंदाजी अं खूपच चांगली होऊन जाईल.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

हो टप्पा नाही राहिलेला पहिल्यासारखा आणि आता कसं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 तरी ती तुमची over पूर्ण खराब करतो.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 हो त्याला अनुभव कमी आहे पण सध्या आता त्याच्या

अजून चांगली कामगिरी करेल किंवा शोएब अख्तर सारखी अं चांगला bowler बनू शकतो.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 काय सांगता येत नाही अं कारण एकदा काय होतं अं याला international level ला आल्यानंतर बरेचसे coaches वगैरे line length सरळ करण्याच्या याच्यामध्ये आणि action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

म्हणजे त्यांना भीती नसते injury ची कसली काही

हो आणि तरुण असतात आणि आता जसे ते वेगवेगळ्या coaches international च्या ह्याच्यात येतील त्यामुळे त्यांचं वेगळं training वेगळं अं bowling action मध्ये आता मागच्यावेळी आपण बघितलं होतं की हर्षदिपने अं लगातार चार ते पाच no ball टाकलेले. मग

त्या ह्याच्यात मग तो bowler थोडा दबून जातो की international level ला चुका होणं म्हणजे अं आपली जागा गमावण्यासारखं असतं त्यामुळे ते अं थोडं pressure मध्ये असतात आणि मग pace वगैरे वर आणि टप्प्यावर लक्ष दे तर एका अर्थाने जर एवढी मोठी लोकं जर त्यांना सांगत असतील की बाबा तू तुझ्या टप्प्यावर लक्ष दे तर ते मग योग्य पण असतील ना

झहीर खान होता ना तसा झहीर खान सुरवातीला खूप speed न टाकायचा. नंतर नंतर टप्प्यावर त्यानं काम केलं.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 हो नक्कल ball त्यानेच चालू केला आणि टप्प्यावर काम करून अं जसप्रीत बुमराहपण आहे पण तो कसा टप्पा त्याचा चांगला आहे आणि pace पण आहे मग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 हां तेपण आहे आणि त्याचं हां मलिंगा एक त्याचं सुरवातीला हे खूप जास्त असायचं ना run up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

प्रसिद्ध कृष्णा हां हां तो कोलकाताकडून खेळायचा ना काही दिवस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 दिला असणार chance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 बरोबर, बरोबर बरोबर शिवम मावी सुद्धा मला वाटतंय त्याला पण chance भेटला होता एकदा पण शिवम मावीपण तो पण याच्यासारखा आहे तो bowler बघितला तर उमेश यादव सारखा आहे. तो फक्त speed ने टाकतो बाकी समोरच्याने जर चुकला तरच wicket नाहीतर मग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

बरोबर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 नाही आता माझ्या मते एखादी test match खेळून होईल retire

मला वाटतंय Australia ची एक series होती. simon नाही mathew head आणि त्याची खूप खुन्नस चालायची.

Australia पण येतोय ना आपल्या भारताच्या दौऱ्यावर? हो Australia येतंय भारताच्या दौऱ्यावर त्यांचा कोण captain आहे आता? त्यांचा captain आता अं Labuschagne Labuschagne नाही का मग हा आहे twenty twenty याचा sorry test चा Labuschagne आहे वाटतं आणि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

म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे pat cummins ला पण केलं होतं वाटतं captain त्यांनी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

आपल्याबरोबर one day मध्ये अं T twenty मध्ये आपल्याबरोबर opening केली होती त्याने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

आता सध्या सगळ्यात जास्त बोली लावून त्याला घेतलं ना mumbai indians ने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 Green, some currant आणि अं all rounder stokes आहे का? हां stokes ना त्याला की चेन्नईन घेतलं त्याला हो ben stokes पण चांगला batsman आहे आणि bowler आहे.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

आता जो खेळेल तो हा येईल jofra archer यावेळी येणार आहे आता बघू.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 मुंबईची कायमच bowling जबरदस्त असते.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 daniel sams होता कोण तो चालला नाही आणि बाकी मग बुमराह सोडून बाकी कोण bowler च नव्हते. म्हणजे जे

हां big bash ला चालायचे पण ते bowler इकडे अं भारतीय pitches वर चालले नाहीत ते

यावेळी चांगली bowling आहे.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

हां मग मग मुंबईला परवडलं कारण मागच्यावेळीस त्याला कायतरी सात आठ करोडला घेतलं होतं त्यांनी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 हां खेळणार खेळणार नाही हे माहित असताना बरोबर जास्त करून bidding मध्ये हे जात होते हैद्राबादमुळे सर्वच आणि सर्व हे range high मध्ये जातो खेळाडू म्हणजे मी जेव्हा IPL auction बघितली त्यात तर मला असं दिसून आलं की कारण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 अच्छा म्हणजे विकत पण घेत नाही त्यांना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

चेन्नईने यावेळेस तेवढं stokes ला घेतलं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

म्हणजे ते long term चा विचार करतात ते या season team नाही select करत ते team select करताना पुढचे दोन तीन season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 चेन्नईचा पुढचा captain आता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 जडेजाला नाहीत करायचे परत? नाही जडेजापण आता खेळेल जास्त असं वाटत नाही मला नाही खेळेल ना, का? खेळू शकतो.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 हां हां तेपण आहे पण मला असं वाटतंय की ते जडेजालाच करतील परत captain

आता ते injury वरच आहे की त्याची injury recover झाली तर

ऋतुराज गायकवाड एक मला वाटतो की captain होऊ शकतो तो ह्याचा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 हां खूप नवीन होईल.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

Buttler आहे. butler आणि अं कोण होता तो त्यांची जोडी आहे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 अं राजस्थानच कसं आहे middle order असेल तर चांगलं आहे.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 six मारतो कोण तो bowler आणि allrounder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

अं राहुल तेवातीयानंतर कोण? stokes आधी होता आता नाही आहे stokes त्यांच्याकडे

असंच काहीतरी आहे पराग का काही